हातात दोन हजार का असेना तीन हजार का असेना भेटलेली असते आणि बघा प्रत्येक job चे माझ असं आहे प्रत्येक job मध्ये लागलं म्हणजे जेवढे जेवढे job change केले म्हणजे आधी जेव्हा college मध्ये lecturer होती तिथून ते मिळालं ते मिळालं.

मग साडी वगैरे घेऊन दिलेली होती मग त्यानं त्याच्या दुसऱ्या एखाद्या चांगल्या शाळेमध्ये लागले आणि खूप पंचवीस तीस हजार पगार होता तेव्हा मग अह मी अह काय केलं जेव्हा पहिल्यांदा कसा पण मध्येच मधूनच लागलेलो असतो ना. आपलं joining वगेरे सहा ते दहा तारखेला असते किंवा पंधरा तारखेला असते आणि एकतीस एकतीस तारखेला पगार होतो. आमच्या त्या शाळेत व्हायचा. तर तेव्हा मग अकरा बारा हजार जेवढे पण हातात आलेले होते तर बहिणीच्या म्हणजे माझ्या काकांच्या मुलीचं लग्न होतं. तर मग मी आईसाठी साडी घ्यायची किंवा माझ्या बहिणीसाठी एक घेतली होती एक माझ्यासाठी असं आम्ही तिघींसाठी जो अकरा बारा हजार होत फक्त साड्यांवर आणि दागिन्यांवर जे artificial असतात ना ते त्याच्यावर खर्च केलेले होते. मग अह मी जेव्हा दुसऱ्यांदा तिसऱ्या कंपनीमध्ये लागली तेव्हा पण चाळीस पन्नास हजाराच्या जेवढा पण पगार होता तेव्हा पण मग तो पण पहिल्यांदा भेटला ज्या कंपनी कडून जो कि आज शाळेकडून जो पहिला पहिला असतो पगार तो मी घरच्यांवर खर्च केलेला आहे किंवा देऊन दिलेला आहे आणि घर आणि घरच्यांनी पण म्हणजे ते खूप आवडीने घेतात बर ते असं नाही म्हणत नाही नाहीतर इतर जर इतर ठीके. हे घेऊन देते मी तुम्हाला ते घेऊन देते. हे करू आपण. ते करू. तर ते नाही म्हणतात. नाही आमच्याकडे आहे. आमच्याकडे भरपूर आहे असं. कधी घेत नाहीत ते

आणि ते त्यांना एक आनंद होतो म्हणजे आतून आनंद असतो त्यांना की चला माझ्या मुलांनी मुलींनी काहीतरी आणले व आमच्या साठी काहीतरी नवीन विकत घेतलेला आहे त्यांच्या पहिल्या पगारातून तो आनंदही असतो त्यांना जरी ते नाही म्हणत असतील तरी त्यांना आतून आनंद असतो की चला यांनी काहीतरी केलेला आहे आमच्यासाठी करून राहिले काहीतरी तर खरच ते फार म्हणजे आनंदी माझ्या मोठ्या ताईचा जेव्हा पहिल्या पगार आला होता तेव्हा तिनी आईला घड्याळ घेऊन दिलेले होते. ते पण सोनेरी gold plated अह घड्याळ होते ते मस्त होते ते

मग हे हाल असं बघता बघता ते मोठे झाले शाळेत शिकायला गेले आणि आता या गोष्टीवर आहे की आज म्हणजे आपले वडील ज्या level वर असताना जेवढा पगार कमवायचे तेवढा तेवढा आता ही मूल आमची आता कमवायला लागली तर तो आनंद पण मला त्यांच्या नजरेत दिसायचा. की ते घेणार पगार नाही घेणार नाही जे ही असेल त्यांचं reason किंवा जे ही कारण असेल पण

पण तेव्हा ते म्हणायचे कशाला आदी starting ला अस म्हणायचे कशाला जाते तू तुला जाण्या जातं एक काम कर तू घरीच बस मी तुला एवढे पैसे देत जाईल तुझ्या account मध्ये मी तुला पाच हजार transfer करून देत जाईल नेहमी अस मला चिडवायचे नेहमी त्यांचं ते अगदी माझ्या मागेच लागले कशाला एवढ्या लांब जाते कशाला एवढा त्रास करून घेते पण मी म्हणायची नाही पप्पा अनुभव तर यायलाच पाहिजे आपल्याला जर मला अनुभव येणार नाही मला कुठेही शाळेमध्ये तर कुठे मला घेणार नाही ते लोक कारण की असते ना तुम्हाला पहिल्यांदा कुठे जायला तुम्हाला अनुभव विचारतात. आणि माझा नेहमी असा प्रश्न की मला जो कोणी job च देणार नाही तर अनुभव येणारच कुठून कुणी ना कोणीतरी start जेव्हा पहिल्यांदा fresher ला देईल तेव्हाच अनुभव येईल ना पण माझं नेहमी असं पण असायच आणि जेव्हा म्हणजे पण मला खूप job साठी मला कधीच खूप प्रयत्न करावे लागलेले नाही म्हणजे आतापर्यंत तरं अह ते तर आहे म्हणा

नाय ते आहेच म्हणजे सुरुवातीला असतं. कोणाकोणाला अफाट प्रयत्न करावे लागतात. कोणाला लवकरात लवकर सहजासहजी मिळून जात. पण आहे म्हणजे अह सहजासहजी नाही म्हणता येत पण काही तरी थोडेफार प्रयत्न असतातच त्याच्या मागे कारण की प्रयत्न केल्याशिवाय काही मिळणार नाही तर असत म्हणजे पण आता माझ्या मला बघितलं तर मला फार प्रयत्न करावे लागले मी भरपूर interview दिले आणि तेव्हा कुठे जाऊन काहीतरी मला सुरुवात मिळाली होती. पण ठीक आहे. जी मिळाली सुरुवात चांगली होती. आणि मग त्यातूनच मिळून पुढे सरकत गेलो. असा झाला.

तर माझं कसं व्हायचं म्हणजे मी जेव्हा मी पहिल्या job ला गेली ना तेव्हा माझं असं होतं. हा जेव्हा मी पहिल्या job ला गेली ना तेव्हा माझं असं होतं. अं की एक मिनिटं हा हा तेव्हा माझं असं होतं की नाही म्हणजे मी दुसरा interview ला जात होती मला कोणीतरी बोलवलं मी तिथे गेली आणि त्याच्यानंतर अह मग मला job मिळाली. म्हणजे मी दुसरा interview ला जात होती. कोणीतरी माझा cv बघितला तो cv बघितल्यानंतर त्यांनी मला असं बोलले अह की अह कुठे जात आहे मग मी त्यांना सांगितलं की मी इथे इथे interview ला जात आहे. तर तेव्हा ते बोलले कि हा अच्छा अच्छा तू कुठल्या शाळेत कुठल्या शाळेत जात वगैरे आहे मग मी त्यांना सांगितलं मग बोललो दाखव तुझा resume दाखव मी त्यांना दाखवला. मग त्यांनी तो बघितला आणि बघितल्यानंतर त्यांनी मला असं म्हटलं की ठीक आहे. अं म्हणजे इथे जाण्या पेक्षा एक काम कर. आमच्या शाळेमध्ये ये. आमच्या शाळेमध्ये आमच्या college मध्ये vacancy आहे मग मी तिथे गेले दुसऱ्या दिवशी मग principle ने interview घेतला. अह principle ने interview घेतल्यानंतर मग अह त्यांनी लगेच म्हटलं की ठीक आहे उद्यापासून तुम्ही join करा पण आम्ही फक्त आमची नवीन नवीन शाळा college आहे अह grand मिळालेली नाहीये. त्यामुळे मग आम्ही तुम्हाला जास्त पगार देऊ शकणार नाही असं मग मी म्हटलं ठीक आहे अनुभव मिळण्यासाठी पण एवढं ठीक आहे तर सहजपणे मिळालं.

तुम्ही इथे तिथे कशाला job करता ना इथे इथे vacancy आहे तर तुम्ही हे करायला पाहिजे मग तिथे interview ला जा मग तिथे interview ला गेली लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी मला offer letter दिले तर असे कधी खूप प्रयत्न नाही केलेले आहे.

त्याच्यामुळे मग ते थोडासा वेळ लागला पण जे काय मिळालं ते चांगलंच मिळालं मला आणि मग त्याच्यातूनही मला सामोरं जात आलं असं झालं आता माझी लहान बहीण जी आहे तिचही arts क्षेत्रात पण मग तिनी पण नंतर IT कडे घेतली आणि जेव्हा तिचा पहिला पगार आला तेव्हा ती एवढी आनंदी झाली कि म्हणे दादा बघ मला पहिली salary आलेय माझी आणि पहिला पगार आलेलाय आणि मी आज फार खुश हाय.

किंवा माझे पहिल्या पहिला पगार आला आणि मी तुला एक gift घेते. अह घड्याळ च कारण कि तु पण मला माझ्या interview मध्ये फार मदत केली. तर तो म्हणे घे एक गिफ्ट. तर ते घड्याळ अजूनही आहे माझ्याकडे मी घालत राहतो. तर फार छान वाटते जेव्हा ते घड्याळ बघतो तर मला म्हणजे मलाही फार आनंद येतो कारण कि ती अह आता मी इकडे मुंबईला राहतो आणि ते माझ्या गावी राहतात. नागपूरला तर मग त्याच्यामुळे काय आहे कि मग ते आमचं बोलणं चालू असत अधून मधून पण म्हणजे ते घड्याळ घातलं की मला पण फार म्हणजे आनंद असा feel होतो तेच म्हणजे पहिल्या पगारातली पहिली आठवण म्हणून फार चांगलं वाटतं. असं हा ते तर आहे ना की हे तुम्ही जे सांगितलं तुमच्या बहिणीचे मला म्हणून मला आठवलं की माझा भाऊ पण जेव्हा पण माझा पहिला पगार यायचा तर काही यायच्या पहिलाच कशाला पगारच जेव्हा यायचा हा मग मला हे घेऊन देशील ना मला laptop घेऊन पाहिजे मला हे घेऊन पाहिजे. मला

बरोबर नाय ते असतंच म्हणजे लहान भाऊबहीण असले किंवा मोठे काही असो पण भाऊबहीण असले तर आपलं ते तस बोलणं असतंच किंवा मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि मला अजूनही आठवते माझी आई आणि अह सगळे सर्वात मोठी आणि माझे मामा आहेत ते फार लहान. तर ते पण आमचं वय आणि माझ्या मामांचं वय जवळपास सारखाच येत. पण ते पण लहान आणि मग पतंगीसाठी यायचे. आणि बोलायचं मग ते कस एक हक्काने ते बोलायची कि नाही ताई मला हेच पाहिजे. मला तेच पाहिजे. तर ते असतंच म्हणा लहान भाव बहिणीचं म्हणा किंवा आपल्या भाव वंडांमध्ये ते सगळं असतंच. ते तर फार म्हणजे आनंद असतो. तो चला बाकी तुमची काम चालुद्या. मलाही काही call येऊन राहिलेले आहे आता. तर अह मलाही आता निघावं लागेल.

ते मी म्हणत होतो कि अं जो आपल्यकड भारतामध्ये social status आहे, महिलांचा आनी लहान मुलांचा. एक National आनी international तुम्हाला काय वाटते? बारोबर आहे का काई Improvement गराज आहे आपल्या कडे? भगीथला आथा हल्ली तुमी भागितले आशिल की अह social media वरती एक नवीन trend चालू झाला आहे की महिलानला आनी लहान मुलावर्ती खुप धाम jokes बनवणे लगलाथ.

थासा की अं महिलमध्ये ते काय women, women म्हणून असते कायी joke येत लहानलहान

अस हे हल्ली वाढत चाल आहे, तर तुम्हाला काय वाटत कि त्यात बदल केल पाहिजे कि ते हे प्रकारला व्यक्तीला अह घडवत आहेत मटक्या सारख अह असत व्यक्ती त्याला Trolling घडवत कि हे, Trolling बरबाद करत व्यक्ती ला. तुम्ही सांगा व्तुम्हला काय वाट्त? तर तुम्हाला मी माझा व्यक्ती देतो टो तुम्हाला एकदम तुम्हाल एकदम डीप मध्ये explain करेल टो एकदम उत्तर सटीकदेईल. धीरज मित्रा सांग याचे उत्तर. आवाज नाही येत मला तुमचा. हो धीरजचा आवाज नाही येत आहे कुठ तरि गेलेथ वाटत. ह तुमच्या म्हनण्य्य्याच अर्थ बरोबर आहे आपण ते समान एक थर नाही तेव्हु शकनार पन आता आपला topic काय आहे बाईक वरती. हा आपन मुनू शख्तो की पुरुष आणि स्त्री येनचेंथ अं गाडी अह bike कोण चांगली चालव शकतो तो पुरुष. मी काय म्हनतो त्याच उत्तम उदाहरण आहे कि काय आता जे एस टी महा मंडळ आहे महाराट्र एस टी च लालपरी वगेरे त्या मध्ये आता महिलांना अं driver गिरी ची उपाधी दिली गेलेले आहे त्या आता स्वता चालक अं आली आहे. गाडीला ब्रेक कस लागणार ते पायांन लावणार कि ते दुसरा काय option हि महिला कि नांदेडशी वाटत नांदेड जिल्ह्य मधली हो ती महिला trained आशेल नाही नही आता मी आता मी माझा अं हल्ली प्रवास झाला होता खान्देस मधे गेलो होतो मी तिथ तर तिथ तिथ बघेल मी आढळळे तीन चार अं driver जे महिला स्वता बस चालवत होत्या. हे एक शहर आहे अं जळगाव नावाच तिथ मी बगितल ह तिथ का बघितल महिला चालवत होती थोड हे ओफ़ेन्शी होऊन जाईल पण जे प्रवाशी बसलेले होते बस मध्ये त्यांच्या चेहर्यावरती एक जो मला भय दिसल मला तो मी तुम्हाला सांगू शकत नहीत. इतक भयानक त्यांचे एक्ष्प्रेसन होते

महिला जरी बस वगेरे व्यवस्तीत चाल व अं चालवतील तरी त्यांना बाईक येत नाहे. ते ब्रेक पायांनच लावतात. इकड महिला कस असत हे घरातले पाय असत तर त्यांना सवय असते कि अं हर वस्तुला by root त्या पायाशीस ठेवल पाहिजे त्या मुळे ते break मध्ये पायाला बघतात हातामध्ये काय काय घेत नाहे, हातामध्ये ते हमेश्या पुरुशला देता महत्वाचे decision पण ते गाडीमध्ये पाय खेचल होत ते रोडला दाखवतात कि रोड तुझी लायकी मझ्या पायाखाली आहे तू कितीही झाल तरी तू माझ्या पाया खाली राहशील हे त अगदी बरोबर बोलला तुम्ही. इत्क्त knowledge कुटून आल सर तुम्हाला? हे अं हे अस knowledge अस लहानपणापासून नवत अस काही हे. graduation मध्ये काही मित्र अशे मिळाल कि सांगत वगेरे कि ते त्यांनि मला ते कि माझ्या अं development मध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. हो का सर, कोण मित्र भेटले होते graduation मध्ये इतके वेढे प्रकारचे मित्र इतक knowledge रहाते न आम्ही भेटू शकू तो आस्पासच तार तीथा आसपास शहरात गावातून मित्र आले आमच्या collage मध्ये काही सख्रीचे होते, काही काही, नंदुरबारचे, काही जळगाव चे अस काही होते . त्यातले काही तीन चार झन इतके almost त्या लेवल ला त्यांचे mind चालायचं कि मी तुम्हाला काय सांगू. आता जस तुम्ही त्यांना एक प्रश्न द्याल त्यांचे ते चार उत्तर देतील. जर तुम्ही त्याला विचार तुमच्या वडलांचे नाव काय ते काय उत्तर देता. जर अस कधी कधी खूप हे समजत नाही मला कस करता adjust कस करता तितक subject मध्ये वेगळ्या प्रकारन कस बघायच कस एक वेगळा angle काढायचं हे मी फार चांगल शिकलो आहे. अक्षय जे मी एक म्हणायचं आहे तुम्हाला एक वेळेस आपण फुले market ला जात होते तेव्हा बाईक वर आपण काही मुलांना जागा नव्हती तर आपन चार लोक होते तेव्हा काळाची गरज होती ती emrgency आली होती medical त्यात अस गण होत कि माझे ते एक मित्र आहे होत म्हणजे जिवंत आहे ते आता आता संपर्क नाही त्यांच्या बरोबर इतका माझा पंकज नाव आहे त्यांचे sorry पंकज नाव आहे त्यांचे ते राहणारते सिंदुर्लीचे होते त्यांना urgent ली दवाखान्यात जायेची गरज पडली होती. त त्यांची प्रकृती इतकी धासळली गेलेली होती कि आम्हाला सोबतची तीन मुल गेवून जायेचे होते आनी गाडी आमच्या कडे एकच होती आनी गाडी मीच चालवत होतो. अह पंकजला खाली मी पकडलो बसव्लेलो होतो माझ्याजवळ बाकी मुल त्यांना अह मद्दत करायला आलेहोते. तसे आम्ही चार झन एका अह मोपेट वरती गेलो होतो दवाखान्या पर्यंत. तुम्हाल आश्चर्य वाटेल कि तो रोडच्या प्र्वासामध्ये त्याला अस काही घडल कि टो त्यला दवाखाण्यात जायची गरज नाही पडली

अस जर मला chance भेटला तर आकाश वाणी ला जरूर दाखवीन ते. नाही recording मध्ये upload करून ठेवल मी तीतून गायब नाही होणार ती आयुष्यभर म्हणजे जोपर्यन मी लास्ट चा स्वास घेईन माझा तोपर्यंत ती recording राहील माझ्याकडे. म्हणजे तुम्ही ते recording बगून बगून अं आपला स्वास सोडणार का तो? हो सर, हो सर. हेच तर काही golden days असतात जे आपण अं आपल्यायला कस वाटायला लागल कि बघूनच आपन मन हल्क करून घेतो. तुमच्या आयुष्यत अजून एक अस एक अं घडायल बाईक वरूनच तुम्ही एम बी कोलेज होते तेव्हा तुम्हाला indocile visit ला घेवून गेगेले होते. तुमच्या मागे दोन मित्र होत अजून एक मित्र होता तुमच्या माग धीरज नावाचा अनी दोन बाईक माग होते. ते photo घेत होता धीरज नावाचा त्यान तुम्हालाच नाही घेतल त्याबद्दल. म्हणजे आता कशे की मैत्री मधे ते होत राहते. ते लहान गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते काही पण त्या गोष्टी वर त्याला आठवण थोडी न राहणार सर धीरज सर तुम्हाला एक सांगतो त्या प्रकारचे मैत्री होत राहतात ते

तुमुचे दोन नमुने मित्र होते. एक होता आकाश नावाचा आनी एक नावाचे

आकाश तुम्हाल मी आकाश एक मिनंत सांगतो आसतो कि अं इथ जेव्हा पासून माझ मी हे स्थानान्तर केल आहेत अह एका गावापासून दुसरया गावमध्ये माझे भाषेमध्ये खूप अंतर बघायल त्यात इतकि भाश्या माझी शुद्ध कधीच नव्हती. नाही नाही आता आपण जे काही बोलता ना याच्या मुळे तुम्हाला खूप फरक पडेल सर बोलण्या मध्ये. अशे पण हा हा फरक पुरुसा पर्यन्त का अर्थ बोलायचा नाही धीरे धीरे सगळ्या गोष्टी होत अशतात मी कितीही कितीही केल ना ते काय होत ना आतलं जो पाणी असतो ते बाहेर येतोच.

त्याच्यावर control करावलागत तुम्हाला तो माईक चा किस्सा माहित आहे का जो आपण तिथून टो आकाशवाणी चौकतून गेलो होतो आपण अच्छाअच्छा नाही नाही अजेंडा agenda गेलो होतो आपण

भीमा साईडला का नाही नाही दिक्ष्यादेवी चौक पासून गेलो होतो आपण ह दिक्ष्य देवी ह तीतून आपण जात होतो तिथ खूप ट्राफिक लागली होती बरोबर ना थांबा याच्या वरती आपण पुढच्या एक तरीप वरती कादुया topic याच्या वरती एके दिवशी. म्हणजे थोड वेळ थांबून घ्या थोड कस मला अस वाटत कि आपण एक लाईनहोवून जाईल त्या वरती जी जितकी पण गाड्या जितक्या पण गाड्या तुमच्या कडे येवून जावोत कितीही लोक तुमच्याकड येवून जावो तोड्याथोडा क्षणमध्ये माझा आवाज संपते माझा आवाज येतो वाटत hello येतो येतो चला सर बोलूया आपण. हो. अं येतोय का तुला आवाज हर्ष?

अच्छा हम्म म आता तर राहणारच समज तू आता काय problem नाही.

अच्छा. म्हणजे कोण कोण असतं घरामध्ये तुझ्या joint family आहे की माझे वडील, आई, दादा आणि मी.

हो का काय करत असतो BCA graduate म्हणजे BCA झालाय त्याचा आणि plus त्याला BCOM करायचं होतं त्याच्यामुळे तू आता BCOM च्या पण last year आहे.

च्या स्पर्धा परीक्षा म्हणजे कशा देत तो नेमका कश्या देतो तो कशा संदर्भातल्या त्याच्यामुळे ज्या संधार्बत ज्या परीक्षा असतात त्या हा आणखी त्याला सरकारी नोकरी हवीये ना म्हणजे. army च्या वगैरे exams चालूये आता हो बरोबर जसा कि SSCGD हि exam आहे. आणखीन आजून त्याचप्रमाणे खूप अं आहेत वेगवेगळ्या post च्या त्या exams आहेत म्हणजे त्या आता देत राहतो तो. माहिती आहे का तुला हा travel हो travels बद्दल माहिती आहे ना येणं जाणं त्यावरच असताना अच्छा म्हणजे पप्पा driving ही करतात आणि तुझा भाऊ शिक्षण करतात आणि मग बाकी आई वगैरे काय करत असते?

house wife आहे का तुझी आई?

अह म्हणजे माझ्यावर अशी वेळ होती एका time ला की मला सगळं शिकवून घ्यावं लागलं. म्हणजे मी घरी असून सुद्धा एकटी होती ना त्याच्यामुळे मग मला सगळे काम शिकायला लागले. कोरोनाचा time होता ना, त्याच्यानंतर जेव्हा सगळं सुरळीत सुरू झालं त्यानंतर माझ्या वडिलांना काही दवाखान्याच्या कारणामुळे त्यांना तीन महिने ते चार महिने नाशिकला राहावं लागलं होतं दवाखान्या मध्ये. कोणी मदत करत नाही त्याच्यामुळे सगळं स्वतः शिकून घ्यावा लागेल मला

त्याबद्दल त्याच्यामध्ये खूप त्याचे प्रकार आहेत ना the secret शक्ती. हा या books च मला तर काही आवड नाही फार अशी पुस्तके वगैरे असे वाचायची वाचण्याची पण जर तू मला सांगू शकत अशील तर त्या पुस्तकाबद्दल मलाही नवं काहीतरी कळेल त्याबद्दल, आणि एक काम कर ना तू, समजा बोलत असताना तुझा असा खाली आली असेल ना तर तो थोडा असा हा हा जवळ घेणा

पण तुला एक हा तुला मी पण त्याच्या मध्ये ही languages आहे हिंदी मध्ये आहे, english मध्येही आहे आणि मराठीमध्येही आहे. तर तू ती book एक वेळ मी english मधले ही वाचली आहे आणि मराठीतली ही वाचली आहे अच्छा तू कुठल्या भाषेतली वाचली आहे हा नक्कीच सांगू शकते. त्याच्यामध्ये आपल्या नाही ती लेखिका भारतीय नाहीये पण त्यांनी नेमकं त्यात असं आहे की आपल्या माणसाचे जे विचार असतीत ते फार आपअं जास्त करून आपल्या भारतीय लोकांची नकारात्मक शक्ती आपल्यामध्ये जास्त असते ना अच्छा but असं ते जे आणि आपण असे म्हणतो जे जास्त बोलके असतात त्यांच्या स्वभाव खूप असा मोकळा असतो, असं आपण मानतो. आणि तसं असतं ही फारशा लोकांमध्ये पण काही लोकांवर अशी वेळ येते ना त्याच्यामध्ये ते त्यांना काय करावे हे कळत नाही चुकीच्या विचारांच्या दिशेने एकदा का चुकीचा विचार माणसांमध्ये निर्माण झाला ना की तो माणसाला चुकीच्या पद्धतीने घडत राहतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली विचार खूप चांगले पाहिजे. कुणाबद्दलही असो कुणाबद्दल तर नंतर करावे आणि स्वतः बद्दल आधी करावे.

म्हणजे तुझं म्हणणं असं की एक सकारात्मक ऊर्जा आपल्यात नेहमी हवी आहे ना, असा त्या पुस्तकाचे उद्देश आहे काहीतरी, हा प्रकार म्हणजे कसं बोलावं आपली विचार कसे स्वतःच्या स्वतःची विचार कसा अवलंबित ठेवायचे स्वतःवर. नेमकी कशी विचार करावे सगळे विचारांवर ते book आहे आणि त्याच्यामध्ये एक शक्ती आहे आणि secret शक्ती असं म्हणजे हम्म हम्म एक पावर म्हणजे ती होते पण त्यांनी च लिहिलेली आहे.

जे काही अडचणींची मार्ग असतात जे काही आपल्याला लाईफ मध्ये अडचणी असतात सगळ्या सगळं सुरत प्रमाणे व्यवस्थित होतं असं त्या आणि निसर्गाच्या ही आणि आपल्या मनाशी म्हणजे मला माझं असं असतं की जेव्हा काय, नाही किंवा काही सुचत नाही तेव्हा मी ते तसली books वाचत राहत हम्म

बरं बरं चांगला आहे म्हणजे तुझ्या स्वभावामध्ये काहीतरी बदल होत असेल तुला नव्या गोष्टी कळतात, आणि तेवढीच तुझी अवचनाची आवड जी आहे ती पण अह drawing इतकी येत नाही जर मी मनापासून माझं असंच आहे की जी गोष्ट मी मनापासून करेल ना हो पण त्यासाठी मन हे स्थिर नाहीये ना constant नाहीये म्हणून मी पुस्तकांशी प्रयत्न करते हा हा बरोबर. बरोबर तुला चांगला आहे तुला काहीतरी नवीन शिकायला मिळतं न आणि मग तसं बी कारण

हे ना आनी माला समजा काय थारी अह जे काई मला IT म्हणजे computer क्षेत्रामध्ये काही नव्या गोष्टी असतात ना त्याबद्दल जरा जास्त नाही शिकलेलं आहे ग बर मी आता एक काम करू का तुला म्हणजे याबद्दल अजून थोडासा अं deep मध्ये सांगतो नंतर अं music साठी आहे ना चालेल चालेल ठीक आहे आपण बोलू नंतर

हे लक्षात येणे महत्वाचे असते कारण आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचे असते आणि क्वचितच आपल्या वाटेला आनंदाचे क्षण येतात कारण अनेकदा आनंदाचे क्षण आलेले आपल्याला काळातच नाही किंवा मोठ्या आनंदाचा मागे धावताना आयुष्यातील आनंदाचा छोट्या घटनांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो अति विचार करू नका व्यवसायिक असेल तर तो सतत विचार करत असतो कि जर असे झाले असते तर किंवा नोकरीतील व्यक्ती विचार करत असते कि माझे Target पूर्ण कधी होणार कसे होणार नाही झाले तर काय आमचा व्यक्ती बरोबर कसे काम करायचे वगैरे पण तुम्ही जरा वेळ काढून या सगळ्या घटनांकडे पहिले तर लक्षात येते कि यातील अनेक गोष्टी घडणारच नसतात केवळ गृहीतकांवर विश्वास करत बसल्यामुळे वेळ जातो आणि त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो त्यामुळे गृहीत धरून विचार करत बसू नका अनेकदा प्रत्येक्षात तसे घडतच नाही सगळ्या गोष्टींचा विचार विश्लेषण करण्यातून येणाऱ्या निष्क्रियतेपेक्षा रडत खडत का होईना आपल्याला पुढे घेऊन जाणारी कुटीशिलता चांगली ठरते खळखळून हसा हसावे असे वाटत नसले तरी हसा हसल्या मुळे मेंदू मध्ये Serotanin श्रमते आणि त्याचा परिणाम तुमचा Mood सुधारण्यात होतो विनोदी चित्रपट पहा किंवा तुम्हाला नेहमी हसवणाऱ्या मित्राला मैत्रिणीला फोन करा सगळेच सगळेच प्रयत्न वाया गेले तर खोटे हास्य चेहऱ्यावर आणा